मोबाईल फोनने आपल्याला जीवनात क्रांती घडून आणली आहे. मोबाईल फोन हा जगाच्या सध्याच्या सामाजिक आर्थिक प्रगतीचा महत्वाचा मार्ग आहे मोबाईल फोन हे संपर्क करण्याचे साधन आहे. ते लोकांशी संपर्क करण्याचे सर्वात मोठा आणि वेगवान माध्यमांपैकी एक माध्यम आहे.

आपल्या तिनच गरजा आवश्यक होत्या आपल्याला अन्न, वस्त्र आणि निवारा. थांब थांब थांब ! ऐक ना हे जे तू बोलतो आहेस ना. ओके, तू कुठेतरी डाउनलोड केलेलं आहे किंवा कुठेतरी कम्प्युटरवर वाचून बोलतोय एवढे मराठी शब्ध भारी नको वापरू. सिम्पल कान्वरसेशन पाहिजे रे दोघांमध्ये बोललं पाहिजे ना असं तू बोल. कस? आता मी वैशाली शी बोलून दाखवतो. वैशाली तू राहायला कुठे आहे बाय?

अच्छा खामगाव बद्दल काय तुला चांगल वाटतं सांग जरा

बरं आणि कसा सर्व माहिती आहे इकडछ खामगाव मधल हमम तर कानिशनाथ हे कस रियल कान्वरसेशन होत ना आमच्या दोघांमध्ये तसं तुम्हाला एकमेकांमध्ये कान्वरसेशन करायचं आहे. ओके तुला ना कुठलं लिहलेलं वाचायचं आहे ना कुठलं व्याख्यान द्यायचं आहे काही नाही बोलयच आहे बोलतंय तुम्ही कोणता तू विषय निवडला की नाय? कुठला याच मोबाईल चामोबाईल फोन तर दोघांमध्ये संभाषण करा ना मोबाईल फोन वर हा सर कळलं का एक काम कर वैशाली तू चालू कर आणि मग कानिफनाथला कान्वरसेशन मध्ये आतमध्ये घे. ठीक हाय

ठीक आहे

माझे मत असे आहे कि फोनचे जरतोटे असतील तरी फोनचे फायंदे पण खुप आहेत ना हो सर काय तेच विचारत आहे आपण जर कुठ गेलो आपल्याला जर त्या जागेची माहिती मालूम नसेल तर आपण ते फोनद्वारे त्या जागेची माहिती घेऊ शकतो हो सर बरोबर घेऊ शकतो जेवण वगैरे ऑर्डर करण्यास करायचे असेल किव्हा आपल्याला कुठं दूरच्या काही कोण्या गोष्टीची माहित समजा आपल्याला आता अनंत सागर वगैरे ची माहित पाहिजे तेव्हा आपण गुगल वर सर्च करून ती माहिती बघू शकतो हा पण एक फायदा आहे मोबाईलचा हां हा सर ते तर आजूबाजूचे लोक जाऊन येतात त्यांना पण विचारू शकतो ना पण फोनमध्ये तर खुप जास्त बॅड इफेक्ट आहे लहान लेकरावर खूप जास्त बॅड इफेक्ट पडतो जास्तीत जास्त फोन तर कमी युज केला पाहिजे आपण काय एक तर मन लागत नाही फोन जर असला तर कोणत्या पण कामामधे डोळे खराब होतात डोकं खराब होते हँग होते पूर्ण. फोन मधे खूप रेडीएशन असतात. नाही ना पण आपण तर मुंबईला गेलोला नाहीय आपल्याला मुंबईची माहिती पाहिजे आपल्या जवळ ईथ कोणीच नाहीये मुंबईची माहिती देणार नाहीय आपल्या जवळ एकच उपाय असतो तो म्हणजे मोबाईल हान टीव्ही आहे ना आपल्याकडे, टेलिव्हिजन आहे त्याच्यामध्ये बघू शकतो ना. फोनमध्ये तर खूप बॅड इफेक्ट आहे की जे नाही बघायचं ते बघून घेतो. त्याच्यामुळे करा युज पण एवढं पण नाही कि त्याला काही आपल्याला बॅड इफेक्ट पडणार ते आपल्या मनावर आहे आपण काय शोधतों आपण जर काही चांगल शोधल मोबाइल वर तर ते चांगलच दाखवणार आहे ना? आपण काही तरी चांगल बघितलं फोनमध्ये पण फोनमध्ये काहींना काही दिसूनच जाते ना बॅड आपल्याला काहींना काही दिसतेच आपण बघितलं तर ते हे करतो म्हणजे डिलीट करून टाकतो नाही बघटों पण लहान लेकरं तर ते बघून घेतात ना ते स्टोरी बघतात काहीतरी मुव्ही वगैरे बघतात यामुळे त्यांच्यावर बॅड इफेक्ट पडतो पुढे जाऊन तसेच बनतात तशेच करतात हि आजकालची जनरेशन अशीच झालेली आहे फोनमुळे

नाही नाही ट्यूशन वगैरे स्कुल वगैरे कशासाठी आहे मंग स्कुल ट्युशन कशासाठी आहे त्याचासाठीच आहे ना असं थोडी आहे स्टार्टींग ला थोडी फोन होते पण आता डॉक्टर इंजिनियर झालेली आहे ना मूल

ते पण होऊ शकते पण आपल्याजवळ वेळ नसला तर त्यावर एकच उपाय आहे मोबाईल वेळ तर लेकरांना द्यायलाच पाहिजे अस जरुरी थोडं आहे कि फोनच दिला पाहिजे

फोन त्यांच्याजवळ असला तर ते आपल्या आपल्याकडे लक्ष पण नाही देतआपण जे बोलतो ते एकत पण नाही दुर्लक्ष करतात आपल्याला त्युमुळे जस्ताच्या जास्त बॅड इफेक्ट पडत आहे

ते आपल्या हातात आहे आपण मोबाइल चा कसल्यासठी उपयोग करतो चांगल्यासाठी करतो कि वाईट साठी आपण तर चांगलाच लावून देणार लेकरांना पण लेकरं थोडी ना ते बघणार ते काहीपण लावू शकतात आजकाल ची जनरेशन अशी आहे त्यांना सर्व काही समजते पण आता समजा आपल्याला आंपल्या वर्गमित्राशी संपर्क साधायचं आहे तेव्हा आपण काय करतो समजा तो बाहेर गावी राहतो तेव्हा आपण मोबाईल च्या सहाय्यनी च त्याला संपर्क करतो की नाही

अअ पहिल्याच्या जमान्यात तर अस चिट्ठी वैगेरे टाकायचे ना ते पण चालते ना आता पण चालते तेना असा जरुरी थोडं आहे कि फोनवरच केला पाहिजे आधीच्या काळात फोन पण नव्हते ना असे तरी लोक जगायचे ना पण आता खूप जनरेशन बेकार झाली

फोन मध्ये काय बघितले तेच चालू आहे आजकाल सोशल मीडियावर जे चालू आहे ते रियल लाईफ मध्ये चालु आहे लोकांच्या ते करत आहेत म्हणजे जे नाही करायला पाहिजे ते करत आहेत मुलींवर अत्याचार होत आहेत ते बघून बघून सर्व फोनवर

पण जे बॅड घ्याचा ते बॅड घेतातच ना त्यामधून जे नाही घ्याल पाहिजे ते घेतात त्यांच्यामधून लहान मुलाला आपण कास सांभाळतो त्याच्यावर आहे हे त्याच्यावर जर आपण थोड़स लक्ष दिल तर तो पुढे जाऊन अभ्यासच होऊ शकत ते तर आपण सांभाळून घेऊ पण मोठ्यांचा काय? ते जे बघतात तसेच बघतात आणि तेच करतात ना आजकाल कसे कसे केसेस होतायेत फोनमध्ये बघून बघून त्यांना नॉलेज येत आहे भेटत आहे म्हणून याच ते करत आहे ना

आधी कस सर्व एकमेकांसोबत बोलायचे लहान लेकरं ग्राउंडवर खेळायचे, रोडवर खेळायचे गल्लीमध्ये खेळायचे पण आता जेव्हापासून फोन आलय फोन मधेच घेऊन बसतात गेम खेळतात हा बघतात ते बघतात पहिल्या सारखं नाही राहील फोनमुळे खुप बॅड झालं सगळं

शरीरावर परिणाम होते डोळ्यावर परिणाम होते जे आता समजा वृद्ध व्यक्ती असते समजा आता समजा unclerar जाऊ नाही शकत तर मन्ग मोबाईलवर सर्च करून तिथला अनुभव तर घेऊ शकतात ना हे ठिकाण अस आहे इथे हे देव आहे ईथ हे ठिकाण आहे हा सर तुमचं बोलणं बरोबर आहे पन घरच्यांना पण माहित असते ना ते नेऊ शकतात ना कुठ पण जरुरी थोडी आहे कि फोनवर भेटणार सध्या हलतच नाही त्यांची तिकडं जायची मग कस जातील फॅमिली नेणार ना सोबत

एक हॉस्पिटल मध्ये पेंशट आहे तो तिथं जाऊ शकतो का?

त्याला तर गुगल वर सर्च करावाच लागेल ना हा एक मोबाईलचा फायदा आहे हॉस्पिटल मध्ये सुद्दा काह फैसिलिटी आलेल्या आहेत जिथे बुजुर्ग लोकांना त्यांना सोडून न्यायला येतात ड्रॉप करतात ते फॅसिलिटी फक्त पेशंट ला घरी सोडण्यासाठी आहे ते फॅसिलिटी देवस्थान इथे नेऊ देत नाहीत ते लोक पण मला नाही वाटत कि फोनमध्ये खूप सारे फायदे आहे पण बॅड इफेक्ट पण आहे फोन हे दूरच्या माणसाला जवळ करण्याचं एक माध्यम झालेलं आहे सध्या

आता समाज माझा मित्र मी त्याला विडिओ कालच्या यामार्फत थोंडासमोर बघू शकतो त्याला जे दाखवायचं आहे ते दाखवू शकतो जे त्यांनी नाही घ्याला पाहिजे ते घेतात हा मोबाईलचा उपयोग आहे हा पण आधीच्या पण आधीच्या काळामध्ये ते यायचे पण ते भेटूनच येत होते सोबत होते ते ना आधीच्या काळात विडिओ कॉल थोडी होता तरी लोक जगत होते पण आता समजा कोरोना काळात जेव्हा लोकडाऊन लागलं होत तेव्हा कुणालाच बाहेर निघण्याची परवानगी नव्हती तेव्हा शिक्षणहि ऑनलाईन झालं ते कशाच्या मार्फत झालं मोबाईलच्या तर मोबाईलने सर्व शिक्षण ऍडजेस्ट केलं ना एवढं थोडी झालं काही काही लेकराना नाही जमायच ऑनलाइन च दोनवर्षात आपण ऑनलाईन शिकलो ते जर मोबाईल नसता जर मोबाईल नास्ता तर कोण्या माध्यमातून शिकलो असतो आपली दोन वर्ष वाया गेली असती ना पण जे ऑनलाईन वर शिकवतात ते एवढ नाही कळत ना जे फेस टू फेस बोलण्यामध्ये म्हणजे शाळेमध्ये जाण्यामधे टीचर जे शिकावते आपण जे बघतो ते ब्लॅकबोर्ड वर बघतो तेव्हा माइंड मधे जाते ना हे ऑनलाईन चा काय खरं नसते हो मॅडम तुमच बरोबर आहे पण लोकडाऊन मध्ये कुणाला बाहेर सुद्दा निघण्याची परवानगी नव्हती ना मग तेव्हा कोण गेलं असत कॉलेजला शाळेत हा सर बरोबर आहे तुमचं बोलणं मला नाही वाटत कि एवढं ऑनलाइन मधे बोलणं स्टूडेंट ल समजल असेल हॅलो मॅम , मोबाईल युज करता ना? हा करते पण एवढा नाही

ते फक्त कामापुरता ना कामापुरता करते ना लोक पण कामापुरती करतात ना हॅलो हॅलो